हैलो हा अविनाश कसा आहेस?

हां, काय चाललंय कामात आहेस?

हम्म तर ते ई गव्हर्नन्स संदर्भात थोडीशी माहिती हवी होती तुला आहे का काही? सांगशील?

हां म्हणजे सांगशील? हो दोन चार पॉइंट. हा. हां, हां, ओके. एक्च्युली इ-गवर्नन्स म्हणजे ते डिजिटल गवर्नमेंटचे काम आहेत न ते डिजिटली करण्यासाठी वैगेरे ते इंट्रोड्यूस झाले आहे .

गव्हर्न्मेंटचे वैगेरे जे काही असतील

किंवा इन्फर्मेशन पाहिजे तर कोणत्या गोष्टीची आपल्याला गवर्नमेंट पॉलिसीची वैगेरे

त्याच्यामधून आपल्याला सगळ कही कळु शकत.. त्याच्यामध्ये आहेत आपले काही ते वेगळ्या वेगळ्या सेक्टर ला रिप्रेजेंट करतात गवर्नमेंट गवर्नमेंट, गवर्नमेंट सिटीजन, गवर्नमेंट बिजनेस,

अच्छा तर मला एक-एक सविस्तर सांगशील का? गवर्नमेंट टू गवर्नमेंटमध्ये काय असते? एका विस्तार सांगशील? हो हो.आपण ना पहिल्यांदा गवर्नमेंट टु सिटीजन पाहुया गवर्नमेंट टु सिटीजन म्हणजे ते एक्चुली

कॉमन लोक असतात किंवा जे पब्लिक

म्हणजे गवर्नमेंट ची जी काही स्किम वगरे आहे त्याचा लाभ घेण्यासाठी हे गवर्नमेंट टु सिटीजन आहे. हे जे आहे ते पोर्टल उपयोगाला येतं. जस की आपला हे आहे न आधारच लिंकिंग वैगेरे बैंक सोबत ,तुम्हाला स्कॉलरशीप वैगेरे साठी अप्लाय करायचं आहे.

तुम्हाला काही दाखले वगैरे काढून घ्यायचं आहे

आणि कसं व्हायचं, की आपल्याला जर आपल्याला दाखला वैगेरे काढायचा आहे तर जिल्हा परिषदमध्ये जा,

:म्हणजे जर आपल्याला माहिती नसायच फॉर्म कसा भरायचा फॉर्म भरायचं म्हंटल की एजेंट थोड़े पैसे घेणार आपल्याकडून मग.

मग तो दाखला मिळणार आणि अस चालयच आता तुम्हाला दाखला वैगेरे काढायचा आहे, वेबसाईटला जावा तिथे तुम्हाला एखादा पीडीएफ किंवा इन्स्ट्रक्शन्सचं शीट मिळून जातं.

ते बघून तुम्ही फॉर्म भरु शकता, म्हणजे तुमची एक अड़चन दूर झाली की फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला माहित नव्हत ते आता माहीत झाल आणि आणि तुमची कामं घरात बसून व्हायला लागली. हो हो वेळ आणि काय म्हणतात, ताकद थोडीशी कमी लागायला लागली. आणि टाईम पण म्हणजे, आणि तिथे जाऊन काम करायच हे काही अस फिक्स नव्हत की तिथे आज गेल म्हणजे आज काम होईलच. म्हणजे अस दहा-पंधरा वेळा जावं लागायचं.

तेव्हा कुठ एखाद काम होणार, आता तसं काही नाहीए.

आज मी ऑनलाइन फॉर्म भरून टाकला,

मग मला एखादी डेट सांगणार त्या डेटला मला ऑफीसमधून मला हे मिळू शकत, ऑफीसमधून ऑनलाईन घ्यायची गरज पण नाहीये तस बघायला गेलं तर, तुम्ही ऑनलाइन डाऊनलोड पण करू शकता. म्हणजे की आपल्याला तिथे जाऊन कार्यालयात जाऊन जे सर्टिफिकेट aआपण जे अप्लिकेशन दिले ते घेण्याची गरज नाही आहे ते आपण नेट वरुनच प्रिंटआउट काढू शकतो.

म्हणजे त्याच्यावरती ऑथरिटी इ- सिग्नचेर असते न ती इ- सिग्नचेर वैलिड असते, तुमच्याकडे जे काही रीजन असतील फाइल असतील तर वैलिड असत ते

त्यामुळे ते एकदम असं कन्व्हिनियंट झालेलं आहे.

आहे काही पण तुम्ही कधीही काढू शकता वेबसाईट्स पण आधी तर खूप कॉम्प्लिकेटेड होत्या, आता तुम्हाला खुप इसिली न्हावीगेट करू शकता, त्याच्यावरती कोणी नविन माणूस जरी गेला तरी पण तो करु शकतो ती गोष्ट

इतक अवघड नाही आहे, आणि आजकाल तर फोन वैगेरे सगळ्यांकडेच आले आहेत त्यामुळे फोनवरून पण तुम्ही भरु शकता ते सगळ्यांकडेच आले आहेत त्यामुळे फोनवरून पण तुम्ही भरु शकता ते

हे गवर्नमेंट टू सिटीजन च्या

आता आल गवर्नमेंट टू बिझनेस ,म्हणजे आता समजा तुमचं गवर्नमेंट टू बिझनेस वैगेरे आहे, तुम्हाला बरयाचशा गोष्टीसाठी लायसन्स लागतात बिझनेस करायचा म्हणजे .

म्हणजे परवाना वैगेरे जे म्हणतात ते म्हणजे शॉप ऍक्ट लायसन्स वैगेरे ते तुम्ही ऑनलाइन घेऊ शकता

शॉप ऍक्ट वैगेरे आणि आता समजा तुमचं फ़ूड चं असेल तर फ़ूडसाठीच लायसेंस किंवा तुमचे ते फूड वाल फूड सेफ्टी ऍथॉरिटीचं लायसन्स

किंवा तुमचे अदर आले म्हणजे आता तुम्हाला काही फायर डिपार्टमेंट च लायसेंस पाहिजे, पर्यावरण वैगेरे इन्व्हायरोमेंटल, इन्व्हायरोमेंटल चे लायसेंस

आता तस काही नाही आहे, या सगळ्या गोष्टींना ऑनलाइन अप्लाय करा तुमच एप्लिकेशन म्हणजे सगळ्या तुमचे वैलिड डॉक्युमेंट अट्याच करून देऊ शकता.

पीडीएफ बनवून किंवा इ -मेलनी काही फॉरमेट तिथे मेंशन केल असेल, मेंशन फॉरमेट मध्ये तुमचे सगळे प्रूफ, आणि लागणारे डॉक्युमेंट द्यायचे आणि मग ते प्रोसेसमध्ये जातं आणि तुम्ही ट्रॅक पण करू शकता की कधीपर्यंत होईल, कुठपर्यंत पोहचलय, सगळ बघु शकता सगळी मिळते तुम्हाला इन्फॉरमेशन. आणि प्लस तुमच आता काही म्हणजे तुमचा आता बिझनेस तर आहे

तुम्हाला टेंडर वैगेरे भरायचे आहेत काही गव्हर्नमेंटचे

तर आता ई-टेंडर वगरे अशा गोष्टी पण झालेल्या आहे,

त्यामुळ काय होत की कोणाला

अस हे नाही मिलात म्हणजे फेवर नाही करू शकत गवर्नमेंट, की हा माझ्या ओळखीचा आहे मी याला टेंडर देणार, अस नाही होणार एक पारदर्शकता पण आली अच्छा, हां हां, हो हो त्यामुळे कोणी वैलिड माणूस कोणी करू शकतो अप्लाय टेंडरला त्याला पण मिळायचे तेवढेच चांसेस आहे जेवढे अदर लोकांना आहे,

कोणी त्या गोष्टीला हे करू शकतो जर तो कैपेबल असेल तर म्हणजे इक्वल ओपुरच्युनिटी म्हणजे सगळ्यांना एक चान्स मिळत आहे त्या गोष्टीमुळे

आधीसारख नाही राहिल फ़क्त ओळखीच्याच व्यक्तिना मिळणार वैगेरे.

म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोहचू शकतात आणि सर्वसामान्य माणूसही त्या लाभ घेऊ शकतो.

आह. आता अजुन एक आहे गवर्नमेंट टू गवर्नमेंट हे शक्यतो फ़क्त आपल्या कॉमन लोकांसाठी असत.

हे फ़क्त सेंट्रल गवर्नमेंट

राज्य सरकार ते केंद्र सरकारपर्यंत ते असाल. त्यांच्या अंतर्गत काम असतील ते. अंतर्गत हां अंतर्गत ते आज

म्हणजे सोलापूर महानगरपालिकाचा डेटा महाराष्ट्र सरकारला पाहिजे असेल तर ते सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून घेऊ शकतात

याच्यामुळे काय फायदा झाला की गवर्नमेंटला अस हे नाही कराव लागत की

म्हणजे डेटा आधी काढणार ,बनवणार आणि मग मला पाठवणार या गोष्टींसाठी पाच -दहा दिवस गेले आता अस नाही होत. त्यांचा डेटा रेडिली अवेलेबल असतो

येऊन तो ऑथराइज्ड माणूस लगेच देऊ शकतो कोणाला बी त्यामुळे काम पण थोड़े फ़ास्ट व्हायला लागल.

गव्हर्नमेंटची इंटर-ओपरेटीव्हीटी वाढली, म्हणजे त्यांच जे रिलायंस होत एकमेकांवर ते म्हणजे त्यांची कनेक्टिविटी थोड़ी वाढली या गोष्ट्टीमुळं.

डेटा एका जागी आहे पटकन मिळू शकतो. म्हणजे की सगळ्याच क्षेत्रात त्याचा उपयोग होतो आहे म्हणजे नगर विकास, सार्वजनिक आरोग्य विभाग ,सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा

हो सगळीकडे. म्हणजे इंटर कनेक्टिविटी वाढली. आधी कस होत ही फाइल त्या डिपार्टमेंटला पोहचवा तिथुन त्या डिपार्टमेंटला पोहचवा अच्छा अच्छ म्हणजे वेळ खाऊ आणि खर्च कमी आहे अस चालू आहे.

म्हणजे जिथं लाईनी मध्ये तासंतास उभं राहून, चकरा टाकायच्या, तो सगळं वेळ वाया न जाता, ते घरी बसल्या होऊ शकतंय आता हा बरोबर, म्हणजे याचा फायदा कसा आपल्यालाच होणार गवर्मेंट टू गवर्मेंट सर्व्हिसेस

इंटर कनेक्टिविटी वाढल्याने म्हणजे त्यांचं स्वतासोबतचं कम्युनिकेशन चांगलं झाल्यानं आपल्याला त्याचा फायदा झाला की आपली कामं लवकर व्हायला लागली. म्हणजे आपल्या फाइल्स आडकून नाही राहिला लागली कुठल्या एका डिपार्टमेन्टकडे.ह्या डिपार्टमेन्टकडे आपला डेटा गेला म्हणजे तो आपोआप सगळीकडेच पोहचला अस

त्यामुळे जो थोड़ा डिले होत होता कामामध्ये आधी तेवढा नाही आहे आता पटकन आपली काम होत आहेत आणि आता नेक्स्ट आहे ते गवर्नमेंट टू एम्प्लॉयी, हे गवर्नमेंट एम्प्लोयीसाठी च आहे आता अस

आता अस नाही आहे की त्यांना पहिले पासूनच सिस्टम होत हे सगळ

हे सिस्टम आता आता अलीकडे आले आहे

जेव्हापासून इंटरनेटचा वापर वाढला आहे तेव्हापासून या गोष्टी वाढल्या आहेत

मग आधी कस होत ते म्यानुअलि काम करत होते म्हणजे हाताने लिहित होते वैगेरे

बरीच कामे म्यानुअलि होत कम्प्यूटर होता पण कम्प्यूटर मध्ये डेटा म्यानुअलि स्टोर करत होते ते पण पण आता काय झाल आहे त्यांच्या डिपार्टमेंटचा डेटा त्यांच्या त्यांच्या एक सिस्टम मध्ये आहे, आणि हे लोक ह्या सिस्टिम मधून डेटा बघु शकतात वगरे पण ह्या लोकना ही गोष्ट माहिती नाही न त्यांनी डायरेक्टली ही काम केली नव्हती , आता काय झाल, आता याना ट्रेनिंग दयाव या फ्यसिलिटी त्यांनी चालू केल्या गवर्नमेंट टू एम्प्लोयी च्या सर्विसेस च्या अंडर। ट्रेनिंगमध्ये काय झाल एक्साम्प्ल द्यायच झाल म्हणजे दाखल्याचा विभाग आहे त्यात आपल्याला दाखला काढून मिळतो, कास्ट सर्टिफिकेट वैगेरे

म्हणजे आपले डिटेल्स फील अप करायचे. हा ,मग तिथे सगळे एप्लिकेशन येणार ते जे आहे ऑथरिटी जे कोण आहे अप्रूव्ह करणारी ती ऑथरिटी काय करणार एप्लिकेशन बघणार एप्लिकेशन सोबत लावलेली डॉक्युमेंट्स काय काय आहे ते अपडेट करणार आणि मग त्याना जर बरोबर वाटल तर मग अप्रूव्हेड करून लगेच पाठवून देणार आधी कस होत प्रिंट काढायच त्या एप्लिकेशन च ते फ्याक्स कराआता तेवढी गरज नाही राहिली.आता डायरेक्टली तिथे शेअर म्हणून असत तिथे शेअर म्हणून पठवायच

ऑफिस रीजनल ऑफिस आहे तिथे पाठवणार तिथे आणि तो व्यक्ती जो कुणी असेल अप्लिकेशन दिलेला

म्हणजे गवर्नमेंट एम्प्लोयीला पण त्यांनी एक पॉवर अप केलय, तुम्ही या नविन नविन टेक्नोलॉजी शिकून घ्या.

वेगवेगळ्या ह्यांच्यातून, म्हणजे कसंय, व्हिडीओ किंवा पीडीएफ असं जे काही असतील ते, असं शिकवल्या गेल्या, मग आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉयी पाहिजे तर हे पण चेक करू शकता त्यांचं टॅक्सेशन किंवा त्यांची सॅलरी म्हणजे सॅलरी चे स्लिप्स वगैरे असतात ना, ते बघू शकतात काही बिल्स वैगेरे पे करायचं, ते झालं आणि त्यांचे बेनिफिट्स म्हणजे त्यांना काय काय मिळू शकतं गव्हर्नमेंट कडून रीएम्बर्समेंट कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी मिळू शकते

म्हणजे समजा त्यांनी कामानिमित्त काही ट्रॅव्हल वगैरे केलं असेल तर ते वैगेरे असं तुझ्या माहितीबद्दल म्हणजे तुझ्याकडून माहिती भेटली म्ह्णून खूप बरं वाटलं मला. हे सगळं मला माहित नव्हतं पण तू तुझ्याकडं छान माहिती होती. तू त्याच्यावर थोडं अभ्यास केलास. चल ठेऊ? थँक यु.